आणि ज्यांचे job होते त्यांनापण, Half payment मिळायचं. है ना? त्याच्यामुळे घरातपण problem व्हायचा ना प्रत्येक गोष्टीचा. सगळं भरायल लागायचं. light bill, पाणी bill सगळ्या याचे सगळेच पैसे भरायला लागायचे ना.

सगळं केलं. तेव्हा आता झाला आता सगळं आलंय. अं त्याच्यावरती बरोबर. सगळं आलंय आता आटोक्यात आता हा.

आता काई एवढी भीती नाई आपल्याला जायला पण थोडं इथे precautions घ्यायला. हा पण थोडं पाळलं तर बरं ना आपलं तरीसुद्धा अजून. अजून थोडस असं कुठे mask वगैरे थोडं लावून.

तेच आपण पण थोडी काळजी घेतलीच पाहिजे ना आपली.

तरी रोज रात्री वगैरे दूध वगैरे घेऊन झोपायला पाहिजे म्हणजे कस immunity system strong होते आपली. मग जर का आजार झाला तर मग त्याला, मग तो आजार आपण हे करू शकतो.

हो.

हम्म रक्त वगैरेपण वाढत hemoglobin. हो ना. तेच त्यामुळे fruits खा खाल्ले पाहिजेत hemoglobin वाढण्यासाठी. आणि दूध वगैरे calcium वाढण्यासाठी. आणि भाज्या वगैरे protein. अजून काही काही घटक असतात. पालेभाज्या वगैरे खायला पाहिजे. मेथीची, मठाची, पालक वगैरे. पालक मध्ये पण असत. हम्म तेच. फळभाज्या तेपण खाल पाहिजे.

हो भाज्यांमध्ये असतात proteins vitaminns असतात.

उन्हात थोडं जाऊन उभं राहायला पाहिजे. हा. शरीरासाठी आणि immunity system साठी पण ते चांगलं असत. हो थोडस उन्हात जाऊन उभं राहील तरी vitamin D मिळतो आपल्याला.

शरीराचं संतुलन चांगलं राहत. बिघडत नाई. सगळं नीट balance राहील तर. हलकं जेवण जेवायला पाहिजे. जास्त heavy पण नाई खायला पाहिजे. Nonveg वगैरे जास्त खाल्लं का त्रास होतो ना. हम्म ते balance-balance बिघडतो शरीराचा. Balanced diet पाहिजे खायला.

तेच आता कसं मग झालं का सगळी तयारी? जेवणाची?

मटार flower थोडस दही आहे. म्हणजे आता कस जरा बरं वाटत ना दही वगैरे.

थोडस भात केलाय खायला. थोडं भात बनवलाय. तेच दहीपण किती चांगली असते खायला. त्याच्यानि पण अं दुधासारखाच असत. calcium वगैरे मिळत.

हो-हो दुधापासूनच. आईने आणलाय. आई बोलली का मी आज आणते दही वगैरे थोडं आणि flower मटार. मी त्याची भाजी बनवलीय.

हो-हा-हो चालेल कर म मला नंतर.

Bye. hello ख़ुशी काय करते कशी काही नाही ग आता थोड्या वेळापूर्वी जेवण झालं तू काशियास तू जेवलीस तू काशीयास तुझी तब्बेत अ हो माझी चांगलीच तुझी

अरे ते वातावरणामुळे पण तब्बेत बिघडत राहते हो ना ग इथे तर खूपच ऊन ऐ तिथं? हा इकडे पण वातावरण राहत म्हणजे ऊन ऊन नाहीं पडत आणि सकाळी थोडीशी normal थंडी पण वाजते आणि दुपारी खूप ऊन पडत आणि त्या ऊन्हा मुळे खूप त्रास होतो खरंच यार इथे पण ऊन इतकं पडत आणि ना hostel collage पण लांबच त्या मुळे थोडा जास्तच त्रास होतो आग ते ठीक कि आपण उन्हात बाहेर जातो म्हणून त्याचा त्रास होतो पण इकडे ग्रामीण भागाकडे कास असत ना म्हणजे जर ऊन पडलं समजून घे वातावरण परत परत बद्द्लत राहील म्हणजे कधीं कमी होऊन कधी जास्त होऊन तर पिकांना त्रास होतो त्याच्या मुळे मग financial condition परत डगमगून जाते म्हणजे सगळा budget ह्या ऊना मुळे म्हणजे गर्मी मुळे जे शेतकरी असता त्यांना फायदा असतो कि नुकसान? हा मग नुकसान होईल ना एकाप्रकारे कारण पिकांना योग्य atmosphere लागत ना suppose आता गरम किती होतंय आपल्याला किती गरम होत पिकांना तर त्रास होईल ना कारण twenty foure hour open असता ना

just like covid च उन्हात उन्हात कास असत उन्हाळ्यामध्ये आधीच आपली immunity system down असते

आता मध्ये ते protein ना ते त्याचे भाव पण किती जास्त वाढलेले आग second thing fruits चांगले येत नाही summer मध्ये फक्त ते खाऊ से वाटत नाही फक्त पाणी पाणी पाणी त्या मुळे already आपली immune system down असते हा मग आपल्याला जास्त रोगप्रतिकार शक्ती पण नसते म्हणून आपल्यावर कधी कोणताही रोग जास्त प्रकारे effect करू शकतो आपल्या body वर ह्या गर्मी मुळे हो ना अगदी बरोबर तुझं पण हे पण हे गर्मी काय सगळ्या area मध्ये सारखी थोडी राहते मग तेच ना आधी च्या काळी कास होत कि सगळी कडे सम सारखा उन्हाळा वातावरण म्हणजे ऋतू हे अशे अशे बारा महिने असताना ते असे व्यवस्तीत चक्र चालायचं म्हणजे आधी उन्हाळा पावसाळा हिवाळा आता ते चक्रच डगमगुण गेलाय कधी तीव्र उन्हाळा कधी मंद उन्हाळा

वेगवेगळ्या type चे कपडे हे ते केलेले त्याच्या मुळे ऊन पण कमी लागत तू ऐकलंय का कि आपल्याला पांढरे कपडे घातल्या मुळे ऊन कमी लागत म्हणून हा तो ते तर ऐकलंय आणि ते खर देखील आहे कारण पांढरा रंग हा थंड असतो त्याच्या मुळे ते ऊन ला एवढं attack नाही करत जा कि काळा रंग करतो त्याच प्रमाणे हे तर आपलं झालं ना कि अं ऊन आपल्याला वाचवू शकत हम्म आपण वाचू शकतो उंन्हा पासून पण प्राणींच काय पक्षांचं काय त्यांचे तर आज हालाचना कुठे तळे साचले कुठे काय काही काही गावांना आज पाणी नाही उंन्हा मुळे एवढं तिकडे उंन्हा मुळे कारण उन्हाळ्याच्या आधीम्हणजे उंन्हाळ्यानंतर पावसाळा असतो मग हिवाळा असतो मग हिवाळ्या जितका पण पाणीसाठा असतो ना पावसाळ्याचा तो उन्हाळ्यात बऱ्यापैकी वापर होत नाही कारण तेव्हा पण मंद ऊन असत तेव्हा एवढं ऊन नसत पण direct उन्हाळा येतो तेव्हा पाण्याचा वापर हा जास्त प्रेमात होत असतो म्हणून तो साठा संपून जातो ना आणि गर्मी मुळे दुष्काळ पण पडते ना त्याच्या मुले जे जास्त दुष्काळ ग्रस्त भाग असते त्यांना पाण्याची खूप काटोटी वैगेरे लागते त्या मुळे त्यांची खूप होते ना मग तेच ना अजून काय गर्मी मुळे आपण तर जागून घेतो ग जे प्राणी वैगरे असत त्यानां तर कदाचित पाणी प्यायला पण भेटत नसेल इतकी ते तर त्याहूनही भट भटकी जमाती असताना ज्यांचे जे स्थायिक नसता म्हणजे ज्यांची वस्ती जी असतीना ती स्थायिक नसते म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह तो त्यांच्या हातावर असतो म्हणजे ते अं गाओ गावी जाऊन त्यांची वस्तू सामान त्यांची कला दाखून जे पोट भरताना त्यांचे जास्त हाल होता अश्या दिवसांमध्ये त्यांना जास्त problem होतो ह्या उंन्हाल्यामुळे

तेच तर ते आणि finaicial पण खूप problem होतो उन्हाळ्यामध्ये आधीच कोणाची ईच्छा नसते काम करण्याची उन्हाळ्यामध्ये त्याच्या नंतर प्रत्येक गोष्ट आज काल महागलेली वातावरण परत परत बदलणं म्हणजे जास्त ऊन कमी ऊन कमी पावसाळा जास्त पावसाळा त्याच्या मुले सगळ्याच गोष्टी ह्या महागल्या आहे आपला ठीक या आपण middle class म्हणून आपण दकाऊन घेऊन जातो बाकीच्या लोकांचं जगन आजकाल मुश्किल झालेलं ग्रामीण भागामध्ये अशी पण कधी परिस्तिथी येते जस मी ऐकलेले लोक ना पोटाचा निर्वाह करण्यासाठीना घरामध्ये वैगेरे कधी चोरी वैगेरे पण करून घेता कारकी त्यानं त्या time ला काहीच भेटत नाही ना ग कमला गेलं कि काम पण इतका नसत कराकी तेव्हा पीक वैगेरे पण काही नसते आणि नंतर मग पोट कशावर जागवायचं

हा तेच तर मग त्या तुन उंन्हा मुळे खूपच अं problem होतो आपण काय आपण घरात राहतो म्हणून इतकं काही जाणवत नाही आपल्याला पण जे घराचं नाही त्यांना किती problem होत असेल

हो आणि नंतर तर मग आपल्याला उन्हं मूळे पाणी पण किती जास्त आपल्या body अशी hydrated ठेवण्यासाठी पाण्याचा खूपच उपयोग करावा लागतो पाण्याचा उपयोग करावा लागतो आणि याचाच फायदा घेत जगात काही बोगस company त्यांनी अशे खूपच अं मिळवटी product काढले सध्या तर हे drink ते drink पण ते अजिबात चांगलं नसत

अशी तहान वैगेरे पण जास्त लागते ना लोक ना जे ते थंड पेय ना त्याच्या कडे जास्त आकर्षित होतात आणि त्यांची मग demand पण वाढती त्या मुले ते market मध्ये पण येता आणि मग त्याच अं वाढ पण होती त्याच्यात program मूळ मग जर जर demand जर जास्त असते तर supply पण त्यांना जास्त करावा लागतो म्हणून ते भेसळयुक्त पदार्थ market मध्ये आणता आता suppose आपण लस्सी घेतलं उदारणार्थ तर लस्सी मध्ये पण ते भेसळ करता चांगल्या दुधाचा वापर करणार नाही किंवा बाकीचं juice घेतला ते ना ते artificial याचने बनावता अं कृत्रिम पद्धतीने बनवता ते खार नसत किंवा ते direct शेतातून export केलेलं नसत त्याच्या मध्ये chemical काही काही add करून बनवता कारण ते supply कमी होऊन जाते आणि demand जास्त होऊन जाते फक्त का तर जास्त ऊन पडत म्हणून ऊन व्यवस्तीत राहील तर लोक पण एवढं काही हे नाही पण ज्यांचा प्रवास असतो बाहेर चा तर ते आकर्षिक होता आकर्षिक होता म्हणून मग ते भेसळ करता त्या पदार्थांमध्ये उन्हाळ्यामुळे पण एक पर्यायी बघितलं तर मानवच ना वाढत्या उन्हाचा कारण कारण कि मानव आपल्या निसर्गाला जपू शकत नाही कधी factory चा जास्त वापर हे ते पर्यावरणाचा किती नुकसान होत त्या मुळे ऊन तर वाढेलचना ऊन्हा सोबत जेवढी माणसाने प्रगती केली जेवढा माणूस परागीकडे वाटचाल करतो तेवढाच माणूस त्याच्या वाईट काळा पण लवकरात लवकर ओढून घेतोय फक्त त्याच्यातच तो प्रगती करतो पण त्याचे जे disadvantage

हा आणि याचा मूळे निसर्गाला पण किती मोठा मोठा धोका ऐ याचे परिणाम जे करतोय ना त्याला ते भोगावे लागणार ए हा तेच तर म्हणतिया

तो नंतर भोगेल आता त्याची starting फक्त हि उष्णता वैगेरे heat वैगेरे पण पुढे पुढे अजून अं आहे खूप disadvantage आहे कधी वेळेवर पाऊस नाही पडणार कधी शेतात टाकलेले पिकवणारा नाही व्यवस्तीत अन्न भेटणार नाही पौष्टिक अन्न भेटणार नाही पिकांचं पण बघ नाग जास्त ऊन भेटलकी तर ते पीक जाळून जात मग इतकं पूर्ण हा मग तेच तर तेच तर हा मग तेच तर कधी जास्त ऊन पड्लकी एकदमच पाऊस येतो नाही तरी पर्यावरणाचं संतुलन राहिलाच नाहीए पाहिल्यासारखं तेच ना तीन महिन्याला पहिले उन्हं नाही चार महिल्याला पहिले उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळं होत होत वार्षिक ऋतूअसे आपले आता तर कधी पण पाऊस पडते कधीपण ऊन येते कधी पण काही होते तेच तर आधीच चक्र व्यवस्तीत चालायचं आता ते चक्र व्यवस्तीत चालतच नाही मग ते चक्र व्यवस्तीत चालत नाही म्हणून तर मग सगळे हे आजार हे सगळ्या गोष्टी मानव आपल्याकडे ओढून घेतोय बरोबर ऐ यार अगदी बरोबर ऐ हो ना तू काय म्हणते अजून काही नाही आणि उंन्हा मुळे आपल्याला म्हणजे जास्त तापमान पण वाढू शकत नाही तुला माहितीए महारातराष्टात चंद्रपूर जिल्हा असा आहे तिथे सर्वात जास्त तापमान असतो भारतामध्ये हम्म माहितीए ना मला पण तिकडे ठीक ऐ कारण बघ आपण म्हणतो ना कि प्रत्येक माणूस शरीराला प्रत्येक वातावरणामध्ये मिसळायला काही वेळ लागतो तूच सांग सकाळी जर थंडी असल्याने अचानक एकदम तीव्र ऊन पडतंय तर मान मानव शरीरात ते झेपू नाही शकत आता तू हे चंद्रपूर हे सांगतीअ

तिथे ठीक ऐ कारण तिथल्या लोकांना तिथल्या शहरीरारा सवय झालीय तिथे constant ऐक वातावरण असत आपल्याकडे तास नाहीए आपल्याकडे कधी ऊन कधी पाऊस तरी कधी हिवाळा तर त्याच्या मध्ये ते balance नाही होत ना बरोबर आहे आपण उन्हापासून रक्षण करण्यासाठीही कमीत कमी ऐक झाड तरी प्रत्येकाने लावायलाच पाहिजे तो सगळ्यात best solution आणि उपाय आहे सगळ्यात best आणि झाडाची सावली वैगेरे आपण त्यांच्यापासूनच आपण कधी जात असलो झाड वैगेरे असले त्यांची सावली सौरक्षण देऊ शकते ना उन्हं पासून त्याच्या सावलीचा सौरक्षण आपण झाड जर आपण झाड नाही लावू शकत तर आपण जे झाड लावले गेले जे रोप लावले गेले त्यांचं आपण सौरक्षण त्यांची काळजी सगळं देखभाल करू शकतो व्यवस्तीत त्यांना पाणी देणं त्यांना खतपाणी देणं हे आपण at least आपण एवढं तरी करू शकतो

अगदीबरोबर आहे तुझं पण आपण जेव्हा पाणी लावतो sorry झाड लावतो तर त्याला पाणी पण पाहिजे ना उंन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन होतो आणि ते आपल्याला ते पाणी पण किती कमी दुष्काळ पडतो कधी कधी कोणत्या कोणत्या जागी direct अं दुष्काळ ग्रस्त मग तेच ना ते english मध्ये म्हणत नाही का prevention is better then care जर आपण आधीच अं पावसाळ्यामध्ये आपण झाड लावून ठेवणार आधीच आपण व्यवस्तीत काही उपाय करून घेणार तर आपण आपल्याला पुढे जाऊन आपल्याला एवढा त्रास सहन करण्याची गरज पडणार नाही बरोबर य ग पण आता कोण कोणी ते समोर येऊन म्हणार नाही कि हे माझ्या मुळे झालाय पण प्रत्येकाला माहित होत माहित असेल माझ्या यामुळे नाही सगळे आपल्या मुले आपण जे करतो त्याच्यामुळे च झालेलं म्हणजे सवय काशीला लोकांची माझ्या मुळे नाही हे सगळ्यांमुळे झालेले आहे मी ऐकथा दोषी नाहीए याचा मध्ये

उप अं योजना उपलब्ध करून दिलेल्या मानधन उपलब्ध करून दिलेलं पण जे आटले लोक असता ना त्या योजनेमध्ये पडलेलं ते स्वतःच पोट भरून घेता आग म्हणजे ते लोकांचं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहतवताच नाही स्वतःच घेऊन घेतात मग आपल्यापर्यंत त्या योजनेचा लाभच नाही येत म्हणून मग प्रत्येक गोष्ट आपल्यापासून वंचित राहून जाते आणि मग असं उन्हाळा आला किंवा अचानक पावसाळा आला तर मग आपल्याकडे दुष्काळ पडतो कधी अवकाळी पाऊस मग त्याच्यामुळे नुकसान होत अवकाळी गारपीतसुद्धा होते उन्हाळाच सोड गारपीट पण अवकाळी होयला लागलीय आणि येच मध्ये आणि जे privet sector मध्ये काम करता ना त्यांचं त्यांना काहीच problem होत नाही त्यांचा पगार हा fix अ जो शेतकरी असतो ना त्याला प्रत्येक वेळेस problem होतो कारण त्याचा उरण उदरनिर्वाह निसर्गावर अवलंबून असतो आणि जर निसर्गाला आपण हानी पोहचताव तर मग निसर्ग आपल्याला परतफेड देईलच म्हणून मग कधी ऊन कधी पाऊस म्हणून मग शेतकऱ्याचे जास्त हाल होत असता ह्या बाबतीत हो अगदी बरोबर अ ग शेतकरी तर आहेच आपला जग पोशिंदा त्यांच्या सोबत तरी असं नाही होयला पाहिजे उन्हा मुले तरी पण ते पण किती झाड वैगरे लावता तेच ऐकटे सगळे करू शकले असते ते तर करतातच पण त्यांच्या सोबत आपण पण त्यांना काही मदत केली पाहिजे मग तेच तर आग तू म्हणते खरंच खूप योग्य अ पण आजकालच्या fast day life routing मध्ये कोणाला वेळच नाही तेवढा कपणाला पुढचं संकट दिसत नाहीए प्रत्येकाला आताची सुख सुविधा हवीय म्हणजे आता पूर्तीची म्हणजे गरम होतंय पैसे द्या AC घेऊन जा झालं सगळं नीट पण असं नाहीए AC मुळे जास्त उन्हाळ जे आपल्याला heat येते जे आपल्याला ऊन येताना ते आपल्याला ozen ची layer असते ना आपल्या पृथ्वीच्या अवती भवती ती आपल्याला protect करते तर ac ची आपण म्हणता ac कधीपण चार बंद रूम मधेच चार दीवर मधेच राहायला पाहिजे त्या ac च्या हवेमुळे तो ozen layer फातोय त्यामुळे जास्त ऊन येयची शक्यता जे वाईट किरण ते आपल्या पृथ्वीवर येण्याची जास्त शक्यताय हो ग मग असं आपण करतो ac वैगरे आता गर्मी अली कि थंड तर सगळ्यांना पाहिजेच असता ना थंड वाटावा म्हणून ते घेऊन घेता पण असाच म्हणायला गेलं कि ते म्हणता ac काय आपल्याकडेच अ का बाकी सगळ्यांकडे ac अ मग तेच सांगते ना तुला दोष सगळ्याला देयचे त्यांना अं पण त्यांना सुधारणा करायची नाहीए

हो हो हो झोपते मी आता तू पण काळजी घे